येथे या चित्रामद्ये नदी दिसत आहे नदी वरती एक पूल दिसत आहे पुलावरती लाईट दिसत आहेत.

इथे आज सिटि मधे असल्यासारखे दिसत आहे. हेच्या साइड ला नारळाची झाड पन आहेत. आणि बिल्डिंग पन आहेत.

या चित्रा मध्ये इंटर नॅशनल स्कूल चा खूप मोठा बिल्डिंग दिसत आहे बिल्डिंग च्या समोर दोन बँक दिसत आहे व झाडे झुडपे दिसत आहे.

या चित्रामध्ये एक कपड्याचे दुकान दिसत आहे व एक चेअर दिसत आहे.

मग मॅजिक मोजेशन म्हणून लिहलेले आहे.

या चित्रामध्ये गोल फिरनारी घसरगुंडी दिसत आहे खूप मोठी गार्डन दिसत आहे व एक झाड दिसत आहे.